हॅलो पक्या, काय कसा आहेस रे?

मजेत? आणि डीपी तर जोरदार आहे. फेसबुक वर फोटो पण खूप छान छान टाकलेत. कुठे जाऊन आला तू?

हो, असच बोअर होत होतो, म्हंटलं चला काहीतरी नवीन करावं म्हणून मग लेह लद्दाखला गेलो होतो.

हो का? पण का रे, बोअर होतो म्हणून तू फिरायला जातो?

हो आता काय? तेच तेच न्यूज आणि तेच ते टीव्ही वरचे कार्यक्रम, काय मजा नव्हती येत. म्हटलं चला थोडं काहीतरी वेगळं फिरून येऊया.

हम्म आज अरे मी पण बोअर होत होती जरा, तर म्हंटलं गप्पा माराव्या जुन्या मित्रांशी.पण का रे मला याच्या वरनं असं एकदम वाटलं, की आपण बोअर झालो तर आपण इतकं काही करू शकतो.आपले आईवडील, आज्जीआजोबा, हे कधी बोअर नव्हते होत का रे? किंवा ते बोअर झाले, त्यांना कंटाळा आला तर ते काय करायचे ना?

हां, त्यांचे करमणुकीचे वेगळे मेडिअम होते मला एकदम तू बोलली म्हणून आठवलं.

हो हो बरोबर आहे. म्हणजे ते हजारो वर्षाची परंपरा आहे रे आपल्या कीर्तनाला. आणि खरंय तु तसंच ते टुरिंग टॉकीज आठवतं का रे? तू बघितलंय कधी ते? पिक्चर त्यावर

साध्या साध्या जादूच्या प्रयोगामध्ये पण एकदम म्हणजे असं हरवल्या सारखे असायचो.

खरच एन्जॉयमेंट होती ते आणि सर्कस. Laugh खरच ना.

त्याला एन्टरटेन्टमेंट आहे. सगळ्या गोष्टींमधन एंटरटेन्मेन्ट साधायची.

अरे आमच्याकडे तर असं होतं की टपून बसलेले असायचे. आला पेपर की सगळे झडप मारून पहिले कोण घेईल आणि मग त्याच्या वरनं भांडणं आमच्या भावा, भावंडांची भांडणं आणि मग ते आई नी सगळ्यांना रागावून गप्प करणं वगैरे. तर हे सगळं चालायचं.

हो आणि त्यात मजा धमाल असायची नाही का. म्हणजे ते न्यूज वाचायची, त्यावर चर्चा करायची किंवा लेख वाचायचे. पुस्तक वाचायचे. खूप सारी पुस्तकं असायची घरात. त ते पुस्तक वाचायचे अगदी चर्वित चर्वण करायचं त्याच्यावर मग चर्चा करायचा तर ते एक मजा असायची टाईमपास असायचा नाही का

किती नाटकं न आणि तो एक म्हणजे सोहळा असायचा परिवारासहित नाटक बघण नाही का?

आणि अरे आणि ते आठवलं मला शब्द कोड ही सोडवणं.

तो पण त एक मस्त टाईमपास होता नाही का

हं.आणि रेडिओ Laugh

Laughघरोघरी रेडिओ होता आणि त्याला हात लावायचे मुभा फक्त घरच्या प्रमुखाला असायची इतर कोणी त्याला टच करत नव्हता वाजता वाजता तो बरेचदा त्याचा आवाज जायचा मग त्याला एक टपली मिळाली की तो परत सुरू व्हायचा घरोघरच्या गोष्टी

हो ना आणि मग ते काय गाणी ऐकण हे एक रिलॅक्सेशन होतं खरंच पूर्ण फॅमिलीचा रिलॅक्सेशन खरंच आहे ना.

त्या गाण्याच्या तालावरती घरच्या बाया सगळी काम करायची

अरे याच्यावरन आठवलं मला म्हणजे आम्ही मैत्रिणी न ते गाणं ऐकता ऐकता काम म्हणजे एक ते गाणं संपेपर्यंत हे रूम आवरून झाली पाहिजे म्हणजे असं करमणूक प्लस टाईम मॅनेजमेंट आणि म्हणजे मज्जा मज्जा मज्जा होती खरंच ना नंतर आला आपला टीव्ही.

तुला आठवतात का रे त्या टीव्हीवर मुंग्या दिसायच्या तरी आपण नजर ठेवून बसायचं त्या टीव्हीच्या पडद्याकडे.

हो ना. त्याच्याकडे टीव्ही तो बादशाह सगळी पब्लिक त्यांच्याकडे गोळा व्हायची आणि मिळून मिसळून सगळे लोक ते टीव्हीचे कार्यक्रम जीव ओतून बघायचे मोजक्याच वेळेसाठी यायचा टीव्ही पण ती एक वेगळीच धमाल होती आतुरतेने वाट पाहायचे केंव्हा कार्यक्रम सुरू होतात म्हणून.

खरे आहे खरे आहे आणि ते पत्ते खेळणारे बापरे काय पत्ते खेळले नाही का आपण पण उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये

हो हा म्हणजे त्या लेकरूवाळ्या बाया आपापल्या माहेरी मुलांना घेऊन जायच्या आणि फळ जमायचे आणि दुपारची वेळ हमखास पत्ते कुटायसाठी. खास करून सत्ती लावणी जास्त लोक असतील तर दोन दोन कॅट लावून आणि मग त्याच्यामध्ये एखादा आपला आल्यावर हा पत्ता टाकायचा म्हणून ठरवून ठेवतो मग आणि त्याच्या आधी नेमकं तोच पत्ता कोणीतरी टाकायचा.

आणि त्यांनी सगळे त्याचे मजा घ्यायची

हो हो आणि कसं की जो हरेल तो काहीतरी खास करून आमच्या येथे कुल्फी कुल्फी खाऊ घालायचीआणि ती कुल्फी ची मजा काही वेगळीच होती कारण ती आपण जिंकलेलो आहोत त्यातनं मिळालेली आहे त्यातले गोडवी आणि गोडवा त्याची थंडक दोन्ही सुद्धा वेगळीच होती.

खरंय खरंय आणि किती करमणूक होते फॅमिलीला एकत्र बांधून ठेवायचा खेळ होता म्हणजे करमणूक प्लस बाँडिंग असं होतं ते परिवाराचं खरंच किती आनंद होता नाही या करमणुकीने.

हे पत्ते कुटणं त्याशिवाय साप शिडी, व्यापार, लुडो, कॅरम कारण ऊन असल्यामुळे बाहेर जाण्याची मुभा नव्हती.त्यामुळे घरात बसून हे जे सगळे गेम खेळता यायचे.

हो ना आजकालच्या भाषेमध्ये त्याला डेटा ट्रान्सफर म्हणता येईल.

Laughs खरय खरय म्हणजे आता आजकाल आपण जे व्हाट्सअप वगैरे बर आता मोबाईल ने तर खूपच आपल्याला क्रांतीच आणलीय जीवनात करमणुकीची क्रांती. नाही का पण मस्तच रे.

करमणूक म्हणून की आमच्या लहानपणी पण आता कसं की बाहेरचे गेम्स पण खूप खेळले जायचे विटी दांडू काय गोट्या काय.क्रिकेट काय आम्ही हे सगळं आम्ही भरपूर खेळलेलो आहोत.

अरे तू म्हणतोस म्हणून मला आठवला आहे माझा लहान भाऊ तर दिवस दिवस नुसता क्रिकेटला वाहिलेला. सतत क्रिकेट खेळायचा.

हो ना म्हणजे क्रिकेट झालं म्हणजे त्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोहणे शिकण किंवा पोहायला जाणं यात व्यायाम पण होता, करमणूक पण होती आणि काही तरी अचीव्ह केल्याचं समाधान पण होतं. तर करमणुकीसोबत शिकायला सुद्धा मिळायचं.

खरंय खरंय, म्हणजे काय आहे कि तुमची मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ हे सगळं आपल्याला या करमणुकीच्या साधनांमधनं मिळायचं नाही का?

खरंय ना. म्हणजे मला तर ते मुलींचा जो तो गारगोट्यांचा खेळ आहे तो म्हणजे असं वाटतं की किती व्यवस्थित बॅलन्सिंग करायला शिकवतो. आपली नजर आणि आपले हात आणि आपले पाय म्हणजे सगळ्या शरीराचं बॅलन्सिंग करून सिंक्रोनायझेशन करून, खेळला जाणारा तो खेळ वाटायचा.

अगदी अगदी, अगदी बरोबर रे. म्हणजे खरंच पूर्णपणे सहमत आहे त्या खेळाशी आणि तू म्हणतोयस त्याच्याशी.

त्याच्याशिवाय आमच्या तिथ काय भावंडं भरपूर असल्यामुळे क्षण की लपाछपी किंवा लपंडाव किंवा विष अमृत हे कितीतरी गेम्स आम्ही खेळायचो.

हो, म्हणजे ते त्यांनी आपले सतत स म्हणजे इमोशनल वेलबींग म्हणा किंवा काय ते सगळं सगळं साध्य व्हायचं.

पण आता तुला खरं सांगू का रे, हे आजकाल चे जे स्मार्टफोन आहेत ना, त्यांनी आपल्या या सिनिअर सिटिझन्स ची फार सोय झाली रे .त्यांचं करमणुकीचं सगळ्यांचं तर आहेच पण विशेषतः सिनिअर सिटिझन्स च ना करमणुकीचं साधन आहे ते.

म्हणजे किती छान टाईम पास आहे ना हा. टाईम पास प्लस म्हणजे आपल इमोशनल फुलफीलींग म्हणा. त्यानी होतं ना जुन्या मित्रांना भेटून वगैरे. आणि अरे ते बोर्ड गेम्स पण या सिनिअर सिटिझन्ससाठी ना, इनडोअर गेम्स, बोर्ड गेम्स हे फार छान आहे जे बाहेर नाही जाऊ शकत त्यांच्यासाठी.

मनोरंजनाचं साधन म्हणून फार छान आहे. टाईमपास म्हणून.

फोन नी तर सगळी क्रांतीच आणिली ना. म्हणजे गेम्स म्हणा किंवा आता मोबाईल गेम्स सुद्धा इतके वाढलेले आहेत की जिकडे पाहवं तिकडे लहान मुलं सगळे ,मोबाईल मध्येच घुसलेले असतात.

खरं म्हणजे आपण काय काय म्हणजे कुठपर्यंत प्रवास झालाय आपल्या मनोरंजनाच्या साधनांचा खरंच कीर्तनापासून तर म्हणजे त्याच्याही आधी असणारच काही पण आता आपण बोलतोय म्हणून, तर ते बापरे मधेते व्हिडीओ गेम्स किती निघाले होते नाही का?

हो. व्हिडीओ गेम्स म्हणजे ज्याच्याकडे व्हिडीओ गेम असायचा ते काही विशेषसमजले जायचे आणि मग ते मित्रांना गोळा करून ते व्हिडीओ गेम त्याच्यावरती अ मित्रालाही खेळवणं वगैरे, ते एक वेगळच मनोरंजन होतं ते.

खरच आहे म्हणजे हे काय आहे कि हे मनोरंजन करमणूक तुम्हाला प्रसन्न करतच करतं आणि तुमच्या जीवनात आनंद आणत. सगळ्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात आपल्या. आहे ना?

हं, मज्जा मज्जा असते, धमाल असते म्हणजे खरच आहे, Laugh

हो. आणि आजकाल ते स्टॅन्डअपकॉमेडी ते पण तर एक मनोरंजनाचंच आहे ना?

हो, हो, हो. त्याच्यातही लोकं म्हणजे आवर्जूनजातात आणि ऐकतात. टीव्ही वरती पण येतातच कार्यक्रम.

हो, खरंच म्हणजे तुम्ही जसं म्हणाल तुमची आवड, तसे मनोरंजनाचे साधनं आहेत आणि आहे कि नाही?

हो ना ,पहा ना आपण किती वेळआपण त्याच्यावरच बोलतोय आणि

खरं, आता ये प्रत्यक्षात भेटू आपण.

आहे ना? गेट टू गेदर करू.चल बाय.